हा हा हा. त्यामुळे आपल्याला त्यांनी rating देत्यात. Rating म्हणजे काय, अं कसं देतात हे?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 त्याच्यावरून आपली quality check केली जाते कि हा, हे customer ला handle कशाद्वारे करताय.

मग त्यावर आपल्याला जर कमी star rating मिळालं तर, आपलं हे credit हे होईल. Yes yes वरच्या senior चा call येतो कि, तुम्ही customer तुमच्याकडे पूर्णपणे solve होत नाही, म्हणजे त्यांचे query solve होत नाही, असं work कशे काय करताय? मग त्यांच्याकडून मग ते,

हा समाधानकारक आहोत. हा समाधानकारक हा. आणि आपण त्यांना जशाद्वारे मदत जशी मदत करणार त्यांची आपल्याला त्यांना आपण, त्यांनी आपल्याला rating द्यावी.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 हा post च चं नाव आहे ना customer care executive म्हणजे कोणतापण customer किंवा जो गाडी चालवतो, त्याला म्हणतात partner कितीपण चिडलेला असेल, तर त्याला म्हणा शांत करायचं कोणत्या पण परिस्थितीत. कारण कि त्याची एखादी अडचण आली, किंवा त्यांची जी अडचण असते, ती solve नाही झाली, तर त्याला शेवटी आम्हीच असतोय ना.

शक्यतो असं होत नाही कि, आमच्याद्वारे, solve होतं नाही, नव्यान्नव टक्के आमच्याकडून ती solve होत्यात किंचित एखादी असते, ती एक टक्के एक percent असते ती आमच्या आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना पाठवतात. त्यांच्याकडून ती solve केली जातेया. नाहीतर नव्यान्नव टक्के आम्ही solve करून घेतोय त्याला.

अजून तू कुठल्या job साठी interview वगैरे दिलायेस का? किंवा apply केला होतास का? नाही मला हेच आवडतंय, म्हणजे असं निवा~ एकदम जास्त tension पण नसतंय, हा तेच job आवडतंय म्हणजे customer care executive चं ते आवडतंय मला.

आणि समजा कुठलीतरी तुला offer आली तर तू अं स्वीकारणार काय?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 हा हा, हा. आणि ह्या job मध्ये हे मिळतं का, अं काय म्हणत्यात extra income overtime.

हा हा, incentive मिळतोय का? हा! incentive मिळतोय, overtime पण मिळतोय. हम्म आणि computer च्या कुठल्या basic skill शिकायला लागणार आहेत, कि अं म्हणजे हा job मिळवण्यासाठी? त्याला कसं एक basic आपल्याला excel थोडंफार यायला पाहिजे. Word अं power sorry word पण आलं तरी त्याच्यामध्ये कधी कोणती query समजा, एखादी आपल्याला कधी चालता चालता software मध्ये अडचण आली, तर ती लिहून ठेवता येते, कि बाबा हा हा अशी अडचण होती. काय, जे customer असता ना, तुमच्याकडनं झाले नाही. कारण कि तेव्हा आमचे ते app असतील कधी कधी app पण खराब होऊ अं अडचण येऊ शकते ना, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये ~त्याच्यामध्ये लिहून ठेऊ शकतोय word मध्ये.

हा! Word ते, एक basic skill पाहिजे ते. अं मग आता माझा interview पण होईल थोड्या दिवसात, म्हणजे जर मी apply केलो.

काय हे ना यामध्ये कशाकशाची तयारी करू? कोणत्या कोणत्या language आणि काय काय करू मग? यांच्यामध्ये customer care executive मध्ये main कसंय, आपल्याला जेवढ्या जास्त language येत्यात तेवढ्या जास्त अं म्हणजे benefit असतंय. जसं मला आता येतंय हिंदी येतिया, मराठी येतिया, राजस्थानी येतिया, आणि english पण understand होतीय. त्यामुळे जसं जास्तीत जास्त Language येतात त्याचा आपल्याला जास्त फायदा होतोय असंय. Domestic customer care मध्ये तर लागत्यातचं international मध्ये त्यांच्या त्या वेगळ्या असत्यात, US ची~ च्या US असत्या english असत्या. त्यांच्या एवढा domestic मध्ये जास्तीत जास्त knowledge एक, basic म्हणजे हिंदी आणि english तर येणं गरजेचंचं आहे. domestic ला.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 नाही. हा हा, bank त ले ना?

द्वारे select ते करतात ते माहितीये का तुला? तेचा banking ला. हा. Banking चं exams चं नव्ह. आपण देतोय ना असंच interview वगैरे देऊन आपण, pass म्हणजे, interview द्वारे. हा ते पण. हा ते पण असतंय ते experience वर असतंय, जसं sells वर असतंय ते आपल्या target base असत्या. Insurance वगैरे ते आपण तेवढ्या, target केल्यांनतर ते मिळत्यात म्हणजे ते target based असत्यात, तर याला तसं target काय नाहीये आपल्याला login hour असतात ना.

आपण तेवढं login hour केलं complete केलं, तर ते मिळत्यातचं. तर ह्यात एक अजून एक issue अजून एक आहे, कि जसं आमच्याकडे आठ तासाची shift होती, हा बोल.

आठ तासाची आमची shift होती आठ तासाची shift होती त्यामुळे ते आठ तास continue भरायलाच लागत्यात. आठ तासामध्ये दोन minute पण कमी असले, तर तो half day होतोय, म्हणजे अर्धा दिवस भरला जातोय. म्हणतात कि तुम्ही, आठ तास continue केलंय, त्यामुळं ते main तासाचं असतंय आठ तास तर minimum भरायलाच लागतंय. आठ तास पाच minute. होय? होय. त्यामध्ये एक minute हा, एक minute पण कमी असला तर direct half day लागतंय. अं हे काय विचारायचं होतं, हम्म कारण त्याची ती condition तशीच आहे. हा हा! तुला ते sells चं पण knowledge असेल ना? ते काय काय product कोणते sell करतात काय कसं करायचं असतंय ते company वाले, का company चे असत्यात product. हा असंही काय मला sell मध्ये एवढा interest नव्हता, त्यामुळे मी ते sells च काय बघितलं नाही, ते मला आवडलं नाही, त्यामुळे मी करायला चालू केलंत. हा हा. sell मध्ये त्यांचे product असतात का खर comapny चं? हा! sell मध्ये त्या company चे product असतात ते अं as एक target based असता ना, तसंच sell करायला लागत्यात आपल्याला. हो हो, हो. मग त्याच्यानंतर त्याला incentive पण मिळत असतील.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 आणि sell चं असं पण असतंय, आपण जेवढं जा अं आपल्याला असं वाटतंय आणि sell करूया आणि sell करूया, कारण ते आपल्याला incentive वाढत जातंय ना, त्यामुळे म्हणत असतील हा आणि पैसे जास्त मिळणार. त्यामुळं आपण ते sell चं पण तसंच असतंय. त्याच्या incentive मुळे आपण, जास्त sell करायला बघतोय, हा जास्तीत जास्त वस्तू खपणार आणि जास्तीत जास्त पैसे मिळवणार. हा हा. असंय. अजून तू अं अजून तुला कोणत्या job चा experience आहे तू दुसरा कुठला तू local job केलायेस का? होय मला ना, हा मी पहिला असं एक म्हणजे एक local मध्ये office मध्ये होतो. तिथे मला bank ची कामासाठी cash withdrawal करणे, trans अं cheque transfer करण्यासाठी चे देणे.

हा bank त. हम्म आणि RT, GSTD अं आपलं TDS अं म्हणजे TDS भरायचा, RTGS करायचं, NFT करायचं, म्हणजे NFT म्हणजे, NFT आणि RTG असे असतात ते लगेचं च्या लगेचं ते समोरच्या partner ला पैसे देतात, cheque कसं असतंय check ची limit असतीया. जसं चा cheque असतोया, त्याला दोन ते तीन दिवसाची limit असतेया. आणि RTGS चं असंsorry transpot चा एक check असतो. transport म्हणजे, त्या bank चा चं दुसऱ्याकडे असतो, for example HDFC bank चा cheque आहे. समोरच्या party ने मला HDFC bank चा cheque दिलाय आणि customer जे आम्हांला दिलाय कि नाही आणि माझं कि नाय, bank मध्ये account आहे HDFC bank त. तर तो cheque transfer असतोय. लगेच cheque, लगेच पैसे माझ्या account मध्ये येत्यात. आणि चा check असलं. समज तू ना मला दुसऱ्या bank चा cheque दिला आणि माझं HDFC bank मध्ये खातं आहे, तर ते मला ते cheque देणार ना तर दोन दिवसानंतर मला त्याचे पैसे मिळून जाणार. असं असतंय transfer आणि filling मध्ये दोन difference असत्यात. हा हा हा. आणि आता जो तू job ला apply केलंयस ते अं कुठल्या प्रकार चा job आहे. हा! त्यो हे पण असंच आहे, ते PPO sector मध्ये customer care executive. म्हणजे customer आणि अं जे customer असतात, त्यांना support करायचा आपण त्यांची मदत करायची, सहकार्य करायचं. हा हा. चांगलंय. तुला पण ह्यात job करायची इच्छा आहे ना? हा बोल. होय मी government ची तयारी करत होते. तर मला त्याबद्दलच थोडीशी अं त्या job ची माहिती पाहिजे होती. तर मी हे skill कसं develop करू शकते?

त्या related job साठी मला माहिती पाहिजे होती. हा! यामध्ये हा हा.

मग हा, त्याला समजेल असं support करायला पाहिजे.

म्हणजे तू कितीपण हा बोल. हा बोल. तू त्याला कितीपण राग येत असेल, कारण कि एखादं customer आपलं product घेतोय. त्याला आपल्याकडून अडचण येणार, म्हणजे शेवटी आता त्याला त्याच्याकडून त्याला काय सुविधा म्हणजे, त्याची अडचण solve होत नाही. तर त्यो आपल्याला शेवटी अं म्हणजे वैतागून आपल्याला call करतोय. आणि तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत मदत केलीच पाहिजे. नाहीतर आपण पण हा~ हात वर केलेय, मला काय जमत नाही, मग त्या वेळेस राग येतोय, त्याला आणि त्यो आपल्याला शिव्या देतोय, आणि तो शिव्या देतोय. म्हणून आपण पण त्याला द्यायचं नाही उलट हा हा. तू असं देतो, म्हणून ते आपलं एक, Customer चा loss होऊन जातोय company ला, एक customer म्हणजे अशे किती customer अशे होऊन जात्यात. त्यामुळे कितीपण राग असुदे आपल्याला त्याचं सहकार्य करून, त्याची मदत चं निरासन केलं पाहिजे. हा हा. आणि अं हे customer care job चं training वगैरे असतंय का असं? हा training असतंय ना. एक अं दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं. मला एक महिन्याचं training चं झालता.

त्यामध्ये आपल्याला जे training मध्ये शिकवत अं training देत्यात, त्यामध्ये ते आपल्याला ते एक test असतीया. ती test solve करायची. म्हणजे ते आपल्याला समजली कि नाय, त्याच्यामध्ये ती test चे questions असतात, त्याचे answers द्यायचे.

हा meeting वगैरे असत्यात का त्याच्या?

नवीन update येतात. Yearly holidays मिळतात का yearly holidays? Yearly holidays ना? त्याला नाही तेवढं monthly एक holidays असतंय. आम~ एक extra असतंय, बाकी ना week off असत्यात. आठ्वड्यातनं एक सुट्टी असतीया. अं Working woman ह्यो घरातले housewife वगैरे असं,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 हा हा. आणि त्यासाठी मग मराठी english या अं हा हा. तेच म्हणलं ना मी तुझ्याकडे milti language चं skill असेल तर आणि चं चांगलं, नाहीतर पण single पण असतंय मराठी चा, हिंदी चा, हिंदी english चा.

हा हा. आणि बाकी काय सरकारी job बरा, कि हा sector वाला job चांगला? दोन्ही मध्ये काय फरक वाटतोय तुला? जसं, तू तयारी, आता त्याची तू तयारी करतेय, त्याच्यासोबत हे पण चालतंय ना बाबा. हा ह्यो पण job करता येतोय. हा बाबा असं नाही कि शेवटी जसं कि काय नाही झालं, तर काय नाही हा हा दोन्ही पण करता येतंय. आणि side ला पण income चं चालू आहे आणि शिक्षण पण चांगलं आहे. Income पण पाहिजे ना तिथे पुस्तक, form भरायला पैसे तर लागत्यातचं. मग त्यासाठी हे पण करता येतंय ना, side नं, हा एवढं हे पण नसतंय की बा हा, लयी heavy job आहे बाहेर जावं लागतंय, असं घरात बसून कधी पण करता येतंय. साधं एक दोन तीन वस्तू तर लागत्यात, headphone, mobile, laptop किंवा आपलं हे computer. आणि power bank एक पाहिजे. म्हणजे UPS वगैरे पाहिजे. light चा काही issue असला तर. हं हं.

म्हणजे part time म्हणून पण आपण करू शकतोय आता. हा! side ला करू शकतोय ना, आपल्याला बा हा जे बाबा आपले खर्च पण निघतंय, आपण शिक्षण वगैरे, बाहेर पण जात येत नाही, सगळं एकाच ठिकाणी होऊन जातंय. असा कुठला job हाय का, part time करता येणारा, जो student पण करू शकतोय. म्हणजे अं college ला जाऊन आल्यानंतर job करू शकतोय, असा कुठला job? हा, हाच करू शकतोय ना. जसं आता तुमचं morning चं, सकाळचं college असतं, तर सकाळी करायचं. हे जे shift असतात हा वरच्यांना KL ला वगैरे सांगायचं, कि मला असं असं college असतं. मला हि shift द्या. मग त्यांना जर आपण request केली, त्यांनी आपल्या हिशोबाने adjust करून घेतात. हा बाबा ह्यो जाऊन येतोय एक वाजेपर्यंत, मग आपण त्याला दोनची shift देऊया. मग त्यो रात्रीपर्यंत करू शकतोय असं. त्याला week off असतात किंवा आम्हांला sunday. night duty मला एवढे नस~ येत नव्हत्या, कारण कि बाकीच्या हा बोल. अं Week off नसतात part time ला? नाही week off असतात खरं. असलं नसतंय कि मला शनिवारी पाहिजे, रविवारीच पाहिजे तसं नाही. असं rotational असतंय. कोणत्या अं आठ्वड्यातनं कोणता पण एक दिवशी येऊ शकतंय. अं मुलींना night duty shift वगैरे असती का? नाही. त्यांना जास्तीत जास्त सात ते आठ वाजेपर्यंत असत्यात. त्यांनतर नसतंय मुलांचं night पण असत्यात. Night म्हणजे, रात्री बारा वाजेपर्यंत. पूर्ण night नाही रात्री बारा वाजेपर्यंत आता तेवढीच night असतीया.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 काय म्हणली, हा ती ना हा ती नऊ तासाची shift असतीया ना, मग आठ तास login hours आणि एक तास आपला lunch आणि snack असतोय. मग त्या हिशोबाने ती चालू होतीया.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

आणि telecom sector मध्ये आणि कुठले अशे job आहेत? हा telecom

Telecom मध्ये असत्यात ना. मग जसं आपल्याला banking चं असतं, banking मध्ये पण करू शकत्यात. मग त्या चांगल्या city मध्ये झालं तर पुण्याला, मुंबईला, बेंगलोर, दिल्ली

वेगळे कुठले course करायला लागतात का? कि त्यांना salary वगैरे वाढून मिळेल. असं हे, salary वाढून मिळेल म्हणजे, जसं आपला performance असेल, त्या हिशोबाने हे जे salary automatic वाढत जातीयना. आपण आपलं जसं skill दाखवणार तसं automatic salary वाढणार त्यामध्ये. ते पण कुठेपण अं असं नाही कि, हा एखादा additional कोणता course असा आहे का, कि त्यानं आपल्याला अं additional value~ value additional course.

हा हा. outlook कशासाठी use करतात तिकडे अं जावाच्या related outlook कशासाठी use करतात? नाही नाही बाहेरचं म्हणजे, मला अं याचा एवढा काही use होत नाही, फक्त word चा चं use होतो कि, बाबा कधी कोणता technical issue आला, तर त्यामध्ये आम्हाला note down करावं लागेल बाबा हा त्या number वरून call आलता. त्याचा ते issue होत होता. कारण आमचे सगळे call, आमचा जो company चा जो number होता, तो tollfree number होता आणि आम्हांला जो customer आणि कोणता जो partner call करणार, त्याचा number आम्हांला show होणार. बाबा हा त्या number ला call आलाय, परंतु त्यो number tollfree number होता, मग phone पण लावू शकतोय त्याला.

राहिलेलं म्हणजे आम्हांला multiple multipurpose होतं ना, आम्हांला ते अं call वर बोलता बोलता त्यामध्ये सगळं, हा नंतर आणि आम्हांला त्या call मध्ये बोलता बोलता त्याचं, Typing पण करायला लागतीये, बाबा हा असं असं अं issue होता. त्याच ते असं mention करायला लागतंय बाबा कधीपण अडचण आली, सांगता येतंय ना बाबा हा अशी अडचण होती, त्या timing ला call केलंता. मग solve~ solve,

ते मला ते ना call मला येणार मी तिथे आहे म्हणून, ते काय ते?

नाही software मध्ये आम्हांला दिसतंय ना. हेच काय होती, कधी booking असतंय ना ते, कशासाठी केलंता, काय अडचण आलीया, कुठं थांबलाय. मग ते आम्हांला दिसतंय तिथे live मध्ये. हा बाबा असं असं चालू आहे. मग आपण कसं अडचण आहे काय अं conference मध्ये leave घेऊन, आपण काय ते समोरचा समो अं जो असतोय त्यानं म्हणजे असं काय तर त्याला अडचण आली, तर त्याला phone करून आम्हांला विचारता येतंय. कि बाबा हा काय अडचण आहे. con~ conference मध्ये call होत्यात. आणि लगेच solve होतंय.

एखाद्या वेळी ती जी अडचण आहे किंवा ती query आहे, ती solve नाही झाली, तरआम्हांला तिथे open मध्ये ठेवायला लागतीया. बाबा हा open मध्ये ठेवलीये अडचण अजून solve झालेली नाही. दुसरा कोणपण येईल. तिथे माझ्यासारखे अजून असत्यात ना, माझ्यासारखे भरपूर असत्यात. दुसऱ्याला मिळालं तर त्यो solve करतोय बाबा हा, मला तिथं mention करावं लागतंय मी एवढं काम केलंय, पुढचं तू बघ कारण कि मधीच अजून solve झालेलं नाही question म्हणजे query. त्यामुळं ते असं open मध्ये ठेवायला लागतंया. त्यामध्ये open आणि closed दोन प्रकार असत्यात. म्हणजे हा पुढं पाठवायची आणि solve झाली, ती मी लगेच close करायची. बाबा हा हि आता हिला काय अडचण नाही, या अह म्हणजे आता हे आपलं काम चालूये, त्याच्यासाठी काय अडचण नाही. त्यामुळे closed करायला लागतीया.

हा हा हा. आणि चुकून एखादया वेळी जर मी जी open होती आणि त्याला closed open ठेवायच्या ठिकाणी closed केलो, तर एखादया आमच्या वरच्या अधिकाऱ्याच्या हातात आलं तर त्यो मला असं फेटल देऊ शकतोय market down करू शकतोय अडचण solve झाली नाही, आणि तू closed का केलास?

अच्छा! ते open मध्ये ठेवल्यावर ते परत अं issue solve होणार. हा! open मध्ये ठेवायची होती. solve झाली नाही, मी closed केलो तर ते माझं आहे ना, माझी चूक आहे ना. कारण मी closed करायला नको पाहिजे होतं. open मध्ये ठेवायला पाहिजे होती. म्हणून ते closed केलो म्हणून मला तिथंती मिळतीया हा. हा हा. असं. closed open आणि काय म्हणलीस? सरकारी अं job ला apply कुठल्या~ कुठून कुठून करायचंय ते. हा. भर भरपूर हा भरपूर आहे ना. आता म्हणजे आता आपल्या internet वरून भरपूर site आहेत. त्याच्यामुळे ते app आहेत. आपलं youtube आहे तिथून कुठून पण आपण search करू, म्हणजे असत्या तिथं असं. हा त्यांची add येत असत्यात. त्याच्यावरनं आपण apply करू शकतोय. आपला resume पाठवायचा. हा. shortlist करून मग अं interview ला येणार का?

अच्छा आणि जर आपल्याला job सोडायचा असेल, तर काय procedure असतीया मग त्याची? त्यांना आपण सांगायचं असतंय, ना बाबा हा मला ह्या दिवशी बाबा त्यांचं असतंय बाबा हा मला हा. तेच ना, त्यांना म्हणजे एक महिनाभर, कोणाचं तीस दिवसाच्या साठी असतंय, कोणाचं साठ दिवसासाठी. आपल्याला सांगायला लागतंय. हा त्या दिवसापासून मी job करणार नाहीये. पण चालतंय. आपण resign देऊ शकतोय त्यांना सांगून. खरं पाहिलं त्यांना सांगाया लागतंय, तीस दिवस किंवा साठ दिवसाअगोदर. अच्छा! हा. experience letter वगैरे ते सगळं देतात काय?

नाही, त्याच तर माहिती नाही.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 दोन्ही पैकी त्या एका field मधीलचं job मध्ये interest होता. एकतरी customer care किंवा अं hospital मध्ये receptionist तिथं पण customer related चं असतंय ना सगळं. हं माझ्या ना माझ्या हिशोबाने, हे चांगला आपला customer care हे कर कि, चांगलाय. मी तर तुला हे suggest करणार. मस्त job आहे. tension पण नाय. हा हा ठीक आहे. चालेल मग. Okay पूजा तू मला तुझा एवढा वेळ मौल्यवान वेळ दिल्याबद्दल, thank you, धन्यवाद!

आहे, त्यानंतर मित्रांनो शेवटचा आहे, सरदार सरोवर तर हे जे सरदार सरोवर हा जो Project होता, तो गुजरातच्या नर्मदा नदीत साठी गुजरातसाठी होता. कुठला नर्मदा नदीवर सरदार सरोवर तर मित्रांनो याचा फायदा गुजरातला झाला, परंतु मध्य प्रदेशला काय झाला त्यांना हानी पोहचली. मध्य प्रदेशला याच्यामुळे नुकसान झालं. तर मित्रांनो आपण काही Project पाहिलंय. आता आपल्याला जे कोणत्या

सतलज नदी. आपण आधी तर पाहिलं भाकरा नांगल सतलज नदीवर आहे, आपल्याला माहितीच आहे. दुसरं कोणतं आहे, नाथ्पा झाक्री हे देखील कुठे आहे सतलज नदीवर हे धरण आहे. त्यानंतर मित्रांनो सिंधू न~ सिंधू नदीवरती निमो बाजगो हे एक धरण आहे. त्यानंतर आपण बघितलं तर झेलम नदीवरती उरी project माहिती असेल. उरी project जिथं झाला होता. तर झेलम नदीवरती तुलबुल हे एक धरण आहे. त्यानंतर मित्रांनो चिनाब नदीवरती कोणतं धरण आहे, बगलोहार दुलहत्ती. बगलोहार दुलहत्ती हे धरण चिनाब नदीवरती आहे. तसेच रावी नदीवरती थीन धरण आहे. रावी नदीवरती कोणतं धरणं आहे? थीन धरण आहे. जे ~ रणजीत सागत project कुठं आहे? रावी नदीवरचा आहे. ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो बि ~ यास जी नदी आहे, बियास नदीवरती पोंग Project आहे. पोंग धरण आहे. बियास नदीवरती काय आहे, पोंग धरण आहे. आणि कृष्णा नदीवरती अलमट्टी नागार्जुन सागर, जे अलमट्टी नागार्जुन सागर एक धरण आहे. नागार्जुन सागर, नागार्जुन सागर आपण सरोवर पाहिल तर अलमट्टी धरण आहे, नागार्जुन सागर तिथे सरोवर आहे. श्रीशैल या श्रीशलम ठिकाणी कृष्णा नदीवरती अलमट्टी हे धरण आहे. त्यानंतर मित्रांनो तापी नदीवरती काक्रापारा हे धरण आहे. हे एक महत्त्वाचं धरण आहे, तापी नदीवरती कोणतं धरण आहे? काक्रापारा हे धरण आहे. आणि उकाई धरण आहे. त्यानंतर मित्रांनो सोन नदी जी आहे त्यावरती कोणतं धरण आहे? तर सोन नदीवरती बाणसागर हे धरण आहे. आणि पेरियार नदीवरती इडुकी ध~ रण आहे. पेरियार नदीवर इडुकी धरण आहे. तर या इडुकी धरणाचे दरवाजे उघडले की पूर्ण केरळ ते पाण्याखाली जाऊ शकते. तर इतकं इथं आहेत वैशिष्ट्यं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण धरण आणि जे बहुउद्देशीय कल्पना आहेत, त्या अभ्यासलेल्या आहेत. ्आणि आपण बऱ्यापैकी प्राकृतिक भाग होता, तो आपण पाहिलेला आहे. तर आता आपल्याला भारताचे हवामान अभ्यासायचे आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करुया आपण भारतीय हवामान. जे Indian climate आहे, त्याला. तर मित्रांनो आपल्याला या भारतीय हवामानमध्ये सर्वांत महत्त्वाचे काय तर भारतीय हवामान कशा प्रकारचं आहे, तर monsoon हे महत्त्वाचं आहे, यामध्ये तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला monsoon बघायचं आहे. आता monsoon म्हणजे काय तर मित्रांनो monsoon म्हणजे एक प्रकारचे वारे आहे. कोणते वारे? जे भारतामध्ये सहा महिने नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि सहा